या चित्रामद्धे एक मोर दिसत आहे.

तसेच या चित्रामध्ये एक झाड दिसत आहे केळीची पाने सुद्धा या चित्रामध्ये दिसत आहेत.

ती बिल्डिंग तीन मजल्यांची आहे ह्या बिल्डिंग वर कपडे सुकत घातलेली दिसत आहेत.

तसेच या चित्रामध्ये एका घराचे काम चालू आहे.

या बोर्डा वर ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम पुरातन वस्तु संग्राहलय व कलादान असे लिहिलेले आहे.

या चित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धा दिसत आहे.

हे ए.टी.एम. सिंडिकेट बँकच आहे.

या दुकानाच्या बाहेर एक मंडप घातलेला आहे.

या चित्रामद्धे एक मुलगा बसलेला आहे.

एक व्यक्ति त्या मुलाचे केस कापत आहे.

तसेच या बोर्डा वर दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे आणि इ-मेल आय.डी. सुद्धा दिलेला आहे.

या चित्रामद्धे दोन तक्ते दिसत आहेत.

हा रस्ता घाटातून गेलेला आहे.

या चित्रामध्ये एक व्यक्ति खुडचीमध्ये बसलेला आहे.

त्या कड्यावरून पाणी कोसळत आहे.

समुद्राच्या किनाऱ्यावर वाळू दिसत आहे.

रस्त्याच्या बाजूला एक इमारत दिसत आहे.

मंदिराच्या मागच्या बाजूला खूप झाडे दिसत आहेत.

हे मंदिर श्री सातेरी देवीच आहे.

या चित्रामध्ये किराणा मालाचे दुकान दिसत आहे.